पडद्याच्या वरती काही लाइट लागलेली दिसत आहे पडद्याच्या साइडला एक पांढऱ्या कलरची दिवाल दिसत आहे.

इमारतच्या साइडला एक हिरवी आणि पिवळी इमारत दिसत आहे इमारतच्या समोर काही लोक जातानी ये --

आणि झोपड्याच्या साइडला काही माती आणि झाड लागलेली दिसत आहेत.

बिल्डिंग मध्ये काही खिडक्या दिसत आहेत जे काळ्या आणि पांढऱ्या कलरमध्ये दिसत --